खूप लोक आलेले आहेत आणि जास्त प्रमाणात स्त्रिया आहेत आणि त्यांनी शाल आणि वरती डोक्या वरती कापड टाकून इथे आलेले आहेत आणि त्यांच्या बाजूला काही तीन व्यक्ति उभ्या आहे आणि दोन व्यक्ति भाषण देत आहे.

आणि इथे खूप सुंदरस् अस एक भव्यदिव्य टाक बनवण चालु आहे.

आणि इथे इमारतीच्या समोर खूप साऱ्या अश्या दुचाकी वाहने आहेत दु चाकी वाहने हे तिथे काही लोक काम करण्यासाठी येतात त्यांचे आहेत.

खूप सुंदरस अस एक परिसर आहे त्या परिसरामध्ये एक इमारत आहे छोटीसी त्या इमारतीवर एस_बी_आय अस लिहलेल आहे.

एक व्यक्ति इथे अंडर कंट्रक्शन साइड वर आलेला आहे त्या साइड ची कंट्रक्शन ची काम चालू आहे.